रेल्वे स्टँड आहे आजूबाजूला माणसं आहेत आणि --

आजूबाजूला फुगे आहे आणि स्टूल वरती एक माणूस बसलेला आ --

एक कटिंग च दुकान आहे त्याच्या बाहेर लाल कलर च बोर्ड आहे आणि --